आणि ते पाहता पाहता दुर्गाबाईंच्या ओठांवर हसू फुटलं दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं पोलीस स्टेशन गाठलं राऊत फौजदाराने दुर्गाबाईंना ओळखलं किती राही दुर्गा बाया आजून तीन महिने पुरे व्हायचे आहेत जरा दम धरा की दम काय धरू साहेब? दमबाजी करून राहिला जावई येता जाता कुठे बी सामने धडकतो आणि माझा जीव धास्तावतुया करा complain समज पाठवून दमातच घेतो रोज रोज कुठं complain करू साहेब त्या परीस मला क नाय ते हे द्या सोळा आन काम होईल माझं राऊत फौजदार एवढा डोकेबाज पण त्याला काहीच कळलं नाही तो डोकं धरून म्हणाला काय? काय पाहिजे म्हणालात? आव मंत्र्या संत्रांकड कसं पोलीस फाटा राहतो तसं हा पोलीस सवरक्षण अहो दुर्गाबाई मंत्र्यांच्या जीवाला धोका असतो म्हणून माझ्या बी जीवाला धोका हाय न्हवं, रडतोंड्या जावयाने तंगडी तोडायची बात केलीया. दुर्गाबाई पोलीस सवरक्षणाचा खर्च फार असतो, हो तुमचा हिसाब सांगा सोपं नसतं ते तुमच्या आगे मागे चोवीस तास पोलीस ठेवावे लागतील तेव्हा कुठे जावई घाबरला तर घाबरेल पण आम्ही guarantee घेणार नाही तुम्ही हिसाब तर मांडा साहेब अं रोजचा भत्ता पाचशे रुपय

total मध्ये किती होत्याती? दुर्गाबाईंकडे पैश्यांची गदाक न्हवती असं म्हंटल्यावर राऊत फौजदाराने स्वतःचा वाटा add करून आकडा फोडला साडे आठशे तीस रुपय रोजचे पोलिसांचे म्हणजे दोन पोलिसांचे सतराशे साठ किती दिवस पाहिजे पोलीस सवरक्षण तुम्हाला? जावई दम द्यायचा थांबेस तेव्हर पाहिजे धरा पाच एक दिवस हा सतराशे साठ पंचे किती बरं ए calculator कुठं गेलं हितल? आन हिकडे हा सतराशे साठ into five is equal to eight eight zero zero आठ हजार आठशे round figure नऊ होतात दुर्गाबाई पाच एक हजार आता भरा लगेच दोन पोलीस देतो दिमतीला आता आणले नाहीत पर घरी गेल्या गेल्या देते बाकी पोलीस दमदार पाहिजेत हा उगा पाप्याची पित्र नको म्हणजे कशे? तगडे तुगडे मिशी वाले बी मिशी वाल्याचा साधाच रुबाब असतुया धाक नसतो तुमच्या कश्या हायती मिश्या तश्या मग मीच येऊ म्हणता राऊत फौजदार खूप खूप हसले तसं नाय पण जर का जावयानं सामनेच येऊन दम दिला हात उचलला तर पोलिसानं डोळं असं वटरायचं की ढुंग्याला पाय बांधून जावई ह्यो भनाट पळाला पाहिजे मग तुम्हाला सातबाऱ्याचं उताराचा देतो सातबारा हाय माझ्याकडं राऊत फौजदार हसले दुर्गाबाई आमच्या सातबाऱ्या पुढे तलाठी सुद्धा चळा चळा कापतो हो ए बकल नंबर सातबाराला पाठव लवकर बुटं वाजवत हातातलं दंडुका आपटत बकल नंबर साथ आणि बारा राऊत फौजदारांसमोर हजर झाले जोरदार सलाम ठोकला आणि दुर्गाबाईंच्या काळजाचा ठोकाच चुकला आपल्या गावात असले पठाने पोलीस आहेत हे त्यांना पहिल्यांदाच समजलं त्या दोघांच्या त्या अक्कड बाज मिश्या करवटलेले अंगारे गळे छाती ताट नजरेत धाग साहेब जावयाच्या दमबाजी वरून सातबाऱ्याचा उतारा पसंत आहे बरं हा सातबारा भाई या दुर्गाबाई सलाम माई आज

मार मार के भूटा बना देंगे बोले तोदुर्गाबाई हा form मी भरून घेईन तुम्ही या इथे सही करा सातबारा बरोबर आणखी एक पोलीस देतो घरी गेल्या बरोबर त्याच्याकडे रोख पाच हजार रुपय द्या चालल जाऊ का? हा सातबारा सुनो दुर्गाबाईंची COMPLAINT येयला नको डोळ्यात तेल नी पोटात पेट्रोल घालून सवरक्षण करा daily report द्यायला फक्त एकानेच येयचं बाकी तुमचं खाणं पिणं या दुर्गाबाईंकडेच कश्याची दलात नाही साहेब जावई नरम पडला पाहिजे आणि माझ्या पाया पडला पाहिजे हा चला भाऊ मग लगेच दुर्गबाई आणि आजूबाजूला पोलीस भाई अशी त्रिकल पोलीस स्टेशन बाहेर पडले रस्त्याला लागले तसं बाया माणसं थांबून थांबून माना वळवून वळवून पाहू लागले तसाच सातबारा शिट्या मारून मारून लोकांना दरडावून पोरं बाजूला हटवू लागले त्या शिट्यांच्या आवाजानं मग बाया बापड्या पोरं टोर म्हातारे कोतारे तरणे ताठे आता सगळंच PUBLIC जमा होऊ लागलं नवल वाटून तोंडात बोटं ही घालू लागलं कधी न्हवे ती गावातली माणसं आपल्याकडे टुकूर टुकूर बघता आहेत याचं दुर्गाबाईला भलतंच अप्रुक वाटलं क्षणभर ती जावयाची दमबाजी विसरलीच आणि ही लवंग्याचे तिकडून माझी अनुभवण्यासाठी अनेक गल्ली बोळातून वळणं घेत घेत अख्ख गाव पालत घालून तीन आपलं घर गाठलं. जावयाच्या दमबाजी मुळे दुर्गाबाईला पोलीस सवरक्षण मिळालंय हे गावातल्या शेम्बड्या पोराला सुद्धा कळलं तसंच ते समशुद्दीन आणि नसरुद्दीन या भुरट्या चोरांना ही कळलं नरसू म्हणाला शमशु कुछ समझा क्या

तुझे मालूम इसने इसके जमाई को ऐसे ही पांच लाख रूपए दे डाला, तो साले इसके घर में कितने लाख पड़े होंगे, सोच भला. हां रे हां अब समझा तो लम्बा हात मारने का है अपने को. बराबर कृष्णा सांग तो मीडियम चा किस्सा क्लासेस वगैरे ते होते काय केलं होतं त्यावेळेस जे शिपाई तिथेच ठेवले ते पाहायचे कसे कोणते क्लासेस होते किती मुलं होते सांगा आम्हाला थोडं

की पूर्ण शाळेमध्ये आमच्या तीनशे चारशे मुलं होते आह आम्ही शेवटून आठवे होते रे सगळे खूप वाईट खूप वाईट कृष्णा शेवटी गेला ते नाही समजला अरे कृष्णा शेवटी होता मी माझं नाही सांगत मी वर मध्ये होता भावा अरे कृष्णा कांड तसं करायचं ना रे आगाऊ होता कृष्णा काय बोलतोय बॅकग्राऊंड मध्ये कृष्णा

त्या रूमला एक दानव आला आहे आता दोन महिन्यानंतर कोण दानव शुभ जोशी करतो शुभ जोशी

असुर असुर अच्छा मी नाही बघितल रे असुर अच्छा मस्त आहे त्याची सिरीज पाहून घ्या अरे किड्या कोणाकडे वाचता कळत नाहीये

तो तुला डेफिनेट बोलतोय क्षितिज

म्हणजे कोण म्हणतय तुझ्याकडे चिडिया चा आवाज खूपच येतो चिडिया आहे का तिथे

माझ्याकडे आहे थोडसं चिडिया च तू तुझ्या रूममध्ये जाऊ शकतो का म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम नको नाही मी रूम मध्येच आहे रूम मध्ये चिडिया चा आवाज बाहेर येतोय खिडकीतून नाही याचं घर कसं इथं झू ला काय बोलतो आपण मराठी मध्ये

अरे तुला सांगतो पिंपरी-चिंचवड ला राहतोय ना मी तिकडे वातावरण अगदी फॉरेन सारखं वाटतंय यार मग त्याच्यामुळे येथे नेचर चांगल असल्यामुळे पक्षी पण येतात ना हो हो हो बरोबर आह तर मला सांगा तो ट्रिपचा किस्सा होता काय होता अरहा कृष्णा नाहीये ट्रीपचा किस्सा सांग ना कृष्णा ट्रीप चा किस्सा सांग कृष्णा आपला दहावीतला ट्रीप चा किस्सा अरे आम्ही सगळे बॉईज बॉईज राहायचं पहिले सगळे आमच्या जीवना मध्ये कोणीही मुलगी नव्हती

बारावी वी पर्यंत आम्ही कोणत्याही मुलीशी बात नाही करायचं बारावी वी नंतर सुद्धा कृष्णा करायचा फक्त आम्ही नाही करायचं नाही हा क्षितिज करायचा त्यांच्या कॉलेजमध्ये खूपच मैत्रिणी झाल्या होत्या हा पण यांच्या कॉलेजमध्ये होता क्षिति BBA साठी आपल्या सोबतच होता का

तुझ्याबरोबर ग्रॅज्युएशनला

BSC बायोकेमिस्ट्री अच्छा अच्छा BSC म्हणजे आमच्या आमच्या फक्त तिकडे अं मैत्रिणी वगैरे होतं त्यांना बघायला जायचं होतं सोबत

हा एक अंजली जैन नावाची मैत्रीण होती माझी आणि एक सायली

गोरीपान म्हणजे तिचे जाड आयब्रो होते का एकदम

आणि साहिलचा किस्सा होता तिच्यासोबत हो साहिलचा किस्सा होता तिच्यासोबत

जळगावची नव्हती माझ्या गावातलीच होती नाही आमची जळगाव आमची वाली जळगाव चीच आहे तुला आठवते का क्षितिज ती मानसी पाटील हो कसं फिरवल रे तिने पूजा वाणी साठी कसं फिरवलं तुला सांगू का साहिलच्या आयुष्यात पाच सहा मुली होत्या हाईट ला कमी होती ती का नाही चांगली हाईट त्या मुलीची

कारण की BBA ला ती मानसी पाटील आली होती हम्म काय म्हणता त्यांच्या आयुष्यात ते ना पाच सहा मुली येऊन गेल्या आणि त्याने तेव्हा ते नाकारलं रे तेव्हा तो घमंड मध्ये नाही म्हणून चा

आणि ती पूजा वाणी एवढी भारी मुलगी तिने कृष्णा रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही केली अजून तीन वर्षात पाच पाच वर्षे झाली का बरं कृष्णाची रिक्वेस्ट का बरं एक्सेप्ट नाही केली अरे माझ्यात आणि तिच्यात फरक आहे

कृष्णाची मार्केटिंग स्किल्स अशी आहे ना ओरिजनल आयफोन वाला येईल ना

आता ते तुमचा हाऊस कॅम्पिंग आली होती व कृष्णा सोबत एक मैत्रीण तिचा किस्सा सांगतो तरी कृष्णाला बोललो मी तिला पण सांग की ती पण पोट का शो करेल तिला पण थोडं भेटून जाईल तर आधी मला काय सांगतो हा

माझी न जवळची मैत्रीण ये म्हटलं मी जर का बोललो ना तिला ती करेल म्हटलं हा लगेच काय म्हणतो पलटतोय लगेच काय म्हणतो अरे म्हणजे तिला फोर्स नाही केला मी जर का बोललो तर तिने पण केल असत म्हणे म्हणजे आत्ताच्या आत्ता किती डबल ने बदलतो नाही त्याची तुलना त्याचा पॅटर्न नाही समजला तो अशा पॅटर्नमध्ये मिळतील असं सांगू का जसं एकदम हाय लेव्हलचे परंतु मनी हायेस्ट पहिला आहे का मनी हायेस्ट पाहिला आहे का ऐकले का त्याचा प्रोकेसर ऐकले का प्रोकेसर त्याच्यातला हा कृष्णा प्रोकेसर एकदम म्हणजे त्याला हरवू शकत नाही त्याला असं वाटतं नाहीच तो एकतर जिंकतो आणि जो हरायला येतो तेव्हा काहीतरी असा गेम पलट तो की समोरचा ऑटोमॅटिक गुडघ्यांवर येऊन जाईल ओके त्यादिवशी तिथून मेसेज केला ना की मी बोललो नाही तिलाजास्त सांगितलं नाही तिने केलं असेल

आणि सोबतच्या

आवाज कृष्णा आवाज जवळ घे थोडा माईक जवळ घे आह ती बोलली मला कि मी याला सोबत करते

घेतल्या तिने लिंक वगैरे आता तुलाचट्रोल करणारना ती थर्ड पर्सन साठी

मग आणि ती एवढं काही इंटरेस्ट दाखवत नव्हती मग ज्याला गरज असते इंटरेस्ट दाखवते ज्यालानाही राहत ते नाही दाखवा आता माझं कसं आहे कृष्णा मी दाखवलं का इंटरेस्ट नाही ना तू म्हटला आहे म्हणून करतोय थोडक्यात

तुला माहित नाही तेच तर म्हणतो

म्हणजे पोटासाठी की वेगळ्या गोष्टींसाठी आत्ताच आला जस्ट आला रूमला असा रडल्यासारखा दिसतो म्हणजे काय झालं त्याचं खर्च झाला का त्याचा जास्त खर्च झाला का त्याचा काय माहिती आता काय बाहेर गेला तो रडत रडत अह कोणी काही विचारलं नाही का त्याला हो अरे

नाही नाही आता सांगशील ते एकदा बघशील किती आले असं

हा हा बोलतो आपण मग तुला किस्सा ऐकू आपण सर्वसाधारणपणे कंपन्या आपले सर्वाधिक भांडवल एकदम उभारत नाही त्याना जेव्हा आणि जशी गरज असेल त्याप्रमाणे विस्तार आधुनिकीकरण अथवा परिवर्तनासाठी भांडवल उभारले जाते नियमावलीतील सरासरी नुसार भांडवल उभारण्याच्या अधिकार संचालकांना दिलेल्या असतात मात्र संचालक स्वतःच्या मनाप्रमाणे पुढील भागांची विक्री करू शकत नाही कारण आपल्या अधिकाराचा गैरवापर करून संचालक भागांची वाटप स्वतःच्या नातेवाईक किंवा हितचिंतकामध्ये शक्यता कंपनी कायदा कलम ऐक्यांशीच्या कायद्यानुसार असे सर्वप्रथम कंपनीचे विद्येमान करताना हक्क म्हणून अह देऊ करावे लागतात विद्येमान सामान भाग त्यांच्याकडे असलेल्या भागांची प्रमानात नवीन भागांसाठी अर्ज करण्याचा हक्क असतो उदाहरणार्थ जर दोन भाग असतील तर एका भागासाठी तो अर्ज करू शकतो अशा प्रकारच्या भाग विक्रीला हक्क भाव विक्री असे ही म्हणतात कंपनीला प्रत्येक अख्खा भाग घेण्यासंबंधी सूचना देणे आवश्यक असते कंपनीने सभासद हक्क भाग घेऊन द्यायचे वाढू शकतात किंवा त्यांचे हक्का चे ते हक्क बाजारात विकू शकतात हक्क भागा संबंधीचा प्रस्ताव व अटी यांचा विचार करण्याचा संचालक म्हणजे सभा बोलावणे संचालक मंडळाकडून सभासदांची नोंदवही आणि हस्तातंरंग पुस्तक बंद करण्यात आले दिनांक निश्चित केला जातो जर प्रस्ताव हा हा जो प्रास्तवित भाव वाटपामुळे अधिक भांडवलात वाढ करण्याची आवश्यकता असली तर संचालक मंडळात विशेषता सर्व सर्वसाधारण सभेत दिनांक वेळ स्थळ आणि कार्यपत्रे पत्रिका निश्चित करावे लागते सभासदांना या सभेची सूचना पाठवणे नियमावली नुसार व सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करून घेणे जर काही आदिवासी सभासद असतील त्यांना हक्क भागांची वाटप करण्यासंबंधी reserve बँकेकडून परवानगी मिळवणे सभासद कडील सध्या किती भाव आहेत आणि किती नवीन भाग मिळवण्यास सभासद पात्र आहे याचे तात्पुरते भाव वाटप पत्रक तयार करणे हक्क भाव वाटप पत्रकास मंजुरी देण्यासाठी व जे हक्क भाव सभासदांना घेतलेले नाहीत त्याची विल्लेवाट कशी लावायची याचा निर्णय घेण्यासाठी संचालकांची सभा बोलावणे सभासदांना रजिस्टर पोस्टाने हक्क भाव पत्रे पाठवणे कंपनीचे बँकेमार्फत भाव अर्ज आणि पैसे स्वीकारणे भाव वाटप ठराव संमंत समांतर करण्यासाठी तसेच सभासद म्हणून आवश्यकता नोंदणी करण्यासाठी आणि भाव दाखले तयार करण्या करीत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संचालक मंडळाची

कंपनीने दिलेला विकल्प या विकल्पानुसार कंपनी या पूर्णवेळ संचालक अधिकारी कर्मचारी यांना कंपनीचे भाव भविष्य काळात

संचालक आणि अधिकारी याना देऊ करते त्यांना कंपनीचे काही निश्चित भाग आधी ठरवलेल्या किमतीची विशिष्ट कालावधी खरेदी करण्याचे विकल्प दिलेला असतो. आधी ठरवलेली किंमत ही इतर लोकांना आकारलेल्या किमतीपेक्षा कमी असते या उज्वल योजनेमुळे कर्मचाऱ्यांची कंपनीशी आपुलकी वाढण्यास मदत होते अशा प्रकारची योजना जाहीर करताना कंपनीला काही बाबींची पूर्तता करावी लागते संदर्भात काही भाग प्रदर्शन तत्वे घालून दिले आहेत मार्गदर्शक तत्वांचा कर्मचारी म्हणजे कंपनीचा भारतात किंवा भारत बाहेर काम करणारा कायम स्वरूपी कर्मचारी किंवा भारतातील किंवा भारत बाहेर ज्या कंपनीच्या दुय्यम कंपनीचा किंवा मोठ्या कंपनीचा कर्मचारी असावा कंपनी भाव विकल्पयोजनेची इतर मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे कंपनीने भरपाई क्षमतेची कर्मचारी भाव विकल्प योजनेच्या प्रशासन आणि देखरेखीसाठी केली पाहिजे कर्मचारी भाव विकल्प योजनेस विशेष ठराविक संमत करून सभासदांनी मान्यता दिली पाहिजे कर्मचारी भाव विकल्प योजना ही सर्व कायम स्वरूपी कर्मचारी अधिकारी आणि संचालकांना लागू असून कर्मचाऱ्यांना दिलेली विकल्प इतर कोणत्याही

नेमलेल्या वारसाला मिळतो एकाच कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त जास्ती किंवा किती भाग देताय हे दिल्यावर काही बंधने नसतात विकल्प जाहीर केल्यापासून व तो प्रत्यक्ष देईपर्यंत पर्यंत कमीत कमी एक वर्षाचा कालावधी ठेवलेला आहे संचालकांच्या अहवालामध्ये पुढील वर्षीय समावेश असावं कर्मचारी भाव विकल्प योजनेमध्ये अंतर्भूत असलेली एकूण भाव किंमत ठरवण्याची सूत्र विक्रेता संबंधीचे सर्व तपशील उदाहरणार्थ मंजूर केलेला विकल्प वापरलेला विकल्प जप्त केलेला विकल्प विकल्पात केलेली सुधारणा विकल्पाच्या वापरामुळे मिळालेले पैसे इत्यादी आंतरराष्ट्रीय मानपानानुसार प्रत्येक भागासाठी होती मिळणारे उत्पन्न निश्चित केलेले असले पाहिजे लेखा परीक्षक आणि ही योजना सेवेच्या मार्गदर्शक तत्वानुसार नियमित अह केली आहे अश्या प्रमाणे केली पाहिजे मुख्य परीक्षकांचे हे प्रमाण पत्र वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सादर करावे लागते सार्वजनिक कंपनी भांडवल उभारणी करण्यासाठी लोकांना भाव विचलित करू शकते किंवा लोकांना खरेदी करण्यासाठी लोकांना आवाहन न करता खाजगी रित्या भागाची विक्री करू शकते जेव्हा सार्वजनिक कंपनी भांडवल उभारणी करते तेव्हा माहिती पत्र प्रसिद्ध करण्याची गरज असते तथापि कायद्याची कलम नुसार कंपनीला कंपनी म्हणून याचे निवेदन सादर करावे लागते मार्गदर्शक तत्वांचा तर खाजगी रीतीने भाग विक्री करताना केला पाहिजे सेवेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सार्वजनिक कंपनीने खाजगी रिक्त भागांची विक्री करताना कोणतेही संबंध नसलेल्या उदाहरणार्थ बाजारपेठा मध्यस्थ मार्फत भाग विकू नये जे प्रवासकांचे भाग संबंधित असलेल्या गुंतवणूकदारांना दलाल किंवा व्यापार बँक तथापि असे भाग मित्र नातेवाईक संबंधित ठेऊ शकतात भागांची अविक्री सार्वजनिक कंपनीतील लोकांना भाग विकून भांडवल उभारणी करू शकते असे करताना तिला एक विशिष्ट कार्यपद्धतीचे अह अवलंब करावा लागतो या कार्यपद्धती मध्ये मध्ये दोन मुख्य वाटप असतात पूर्वतयारी विषयक भागांची विक्री कार्यपद्धतीमधील या टप्प्यांचा आपण अभ्यास करू आर्थिक नियोजन पाहण्यापूर्वी संचालक मंडळात स्थायी महत्वाची निर्णय द्यावी लागतात उदाहरणार्थ कोणत्या प्रकारचे भाव विकायचे किती भाव विकायचे भागांचे दर्शनीमूल्य किती असावे इत्यादी संचालक मंडळाच्या बैठकीत माहिती पत्रक सिद्धीकरणाविषयी ठराव समज केला जातो त्यामध्ये भागांचे प्रकार दर्शनामूल्य असतात बरोबर शिल्प राहण्याचे स्थळ आणि दिनांक इत्यादी माहिती केला जातो त्यामुळे भाव विक्रीच्या अटी स्पष्ट होतात माहिती पत्रकाच्या एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केली जाते जेव्हा कंपनी लोकांसाठी सिद्ध करते तेव्हा कंपनीला भाव अर्ज बरोबर आलेल्या पैसे जमा करण्यासाठी स्वतंत्र खाते उघडावे लागते असे खाते उघडण्यासाठी संचालक मंडळ ठराव संमत करावा लागतो भाव गळत्या बरोबर जमा झालेले पैसे भारतीय संस्कृती अर्ज खाते या नावीन्य स्वतंत्र बँकेत उघडलेल्या खात्यात जमा केले जाते बँक कंपनीच्या वतीने भाग अर्जाचे पैसे व लोकांना भाव विक्री करण्यापूर्वी कंपनीने भाव विक्री अधिकाऱ्यांबरोबर करार करते घाव विमे सरी कंपनीला न विकलेले गेले विकले गेले भागांची खरेदी करण्याची हमी देतात घाव विमे सरी ज्यांना दलाली म्हणून काम करतात कंपनी भाग विक्री काऱ्यांबरोबर असा करार करणी कंपनीवर बंधनकारक नाही परंतु किंवा भांडवल उभारण्याची हमी घेण्यासाठी आवश्यक आहे हा कारण जेव्हा जेव्हा किमान अभिदानापेक्षा कमी भांडवलात प्रतिसाद अह मिळतो अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण आज कोण कोणते topic अभ्यासणार आहोत याची एकदा ओळख करून घेऊया. तर आपण घटनेची निर्मिती, घटनेची वैशिष्ठ्ये, त्याच बरोबर प्रस्तावना त्याच बरोबर संघ राज्य व राज्य क्षेत्र, त्याच बरोबर नागरिकत्व, मुलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्व आणि मुलभूत कर्तव्य, त्याच बरोबर घटना दुरुस्ती आता या नंतर चे जे topic आहेत त्यांच्यावर नीट लक्ष द्या. आपण राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपती अभ्यासतांनाच राज्यपालांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे इकडे केंद्र शासनाचा अभ्यास होतो तिकडे राज्य पाताडीवर जे शासन आहे त्याचा अभ्यास होतोआहे. आता आपण पंतप्रधान आणि मंत्री मंडळ अभ्यासतांना मुख्य मंत्री आणि त्यांचे मंत्री मंडळ अभ्यासणार आहोत. इकडे संसद अभ्यासताना तिकडे विधी मंडळाचा सुद्धा अभ्यास करणार आहोत compare करून, त्यानंतर आपली जी न्याय व्यवस्था आहे ती एकेरी न्याय व्यवस्था आहे. परंतु सर्वोच्च न्यायालय अभ्यासत असताना आपण एकीकडे उच्च न्यायालयाचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर महागाई वरती अभ्यासताना महा व्यवस्थांचा अभ्यास करणार आहोत, आणि अश्या प्रकारे हे जे सर्व topic आहेत हळू हळू आणीबाणी त्या नंतर केंद्र राज्य संबंध आणि महालेखा परिषद यांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत आणि हे सर्व topic अभ्यासण्या आगोदर आपली राज्य घटना निर्मिती मध्ये जे एक मोठा भाग असलेले जे कायदे आहेत इंग्रजांनी तयार केलेले जे कायदे होते सुरुवातीचे charter act त्या नंतर Morley minto कायदा, कायदा, एकोनविसशे पसतीस चा भारत सरकार चा कायदा तर अश्या कायद्यांचा सुद्धा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आता हा राज्यघटना किंवा राज्यशास्त्र हा जो विषय आहे तर आपल्याला राज्यासेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये या वर पंधरा प्रश्न विचारले जातात.